इथ एक फोटो दिलेला आहे. त्या फोटो मध्ये घर आहे आणि घरा शेजारी मंदिर आहे हे घर आहे ते हिरव्या कलर चे घर आहे एक एक मजली घर आहे. त्याच्यावर--

आणि एक वजनकाटा आहे अह भाजीवाला वजन करून भाजी देतो.

हा एक दुकानाचा फोटो आहे. त्याच्या मध्ये वेगवेगळे रैक ठेवलेले आहेत आणि त्या रैक मध्ये घरगुती समान शॅम्पू अशे समान वगैरे त्यात ठेवलेले आहेत. आणि हे --

हा नदीच्या शेजारील फोटो आहे त्याच्यामधी नदी दिसते आणि नदीवरून गेलेला एक पुल दिसतो त्याच्या डाव्या साइड ला--

आणि आतल्या साइड ला एक रूम आहे आणि रस्ता आहे डाव्या साइड ला जायला जागा आहे.

आणि गॅलरी च्या पलीकडे हे झाडे लावलेली आहेत. झाड सुकून गेलेले आहे.